गवत हिरवगार गवत दिसत आहे खूप उंच उंच झाडे दिसत आहेत.

इथ खाते चुन्यावर आखत आहे व तीन चार माणस

एक पुस्तकावर चष्मा ठेवलेला दिस दिसत आहे.

हि मूर्ती गौतम बुद्धाची आहे.

हे एक धरण आहे इथून वरून खूप पाणी वाहत येत आहे आणि इथ लोक --

सन राईज सुद्धा दाखवला गेलेला --

हि एक शाळा आहे इथं खूप मूल प्रोजेक्ट बनवून आणलेली आहे.

एक गाय आणि खूप सारे निसर्ग नैसर्गिक झाडे दिसत आहे इथे खूप निसर्ग --